या चित्रामध्ये एका दुकानाचे वर्णन केलेले आहे ज्यामध्ये दोन व्यक्ति दुकानदार आहेत दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चीनी मातीचे सामान मांडलेल्या आहेत.

आणि एका व्यक्तीने आपल्या एका उजव्या हाता मध्ये बॅग घेतलेली आहे आणि काही व्यक्तींनी पांढर्‍या रंगाचे पोशाख घातलेले आहे.